कॅल्कच्या वर्किंग विथ दाता वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत फिल टूल्स आणि सिलेक्शन लिस्ट चा उपयोग
शीटमधील डेटा स्थलांतरीत करून वापरणे
डेटा काढून टाकणे डेटा बदलणे डेटामधील भाग बदलणे इथे आपण उबंटु लिनक्स 1004 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिब्रे ऑफिस सूट 334 वापरणार आहोत
स्प्रेडशीटमध्ये डेटा एंटर करणे हे थोडे कष्टाचे काम आहे
परंतु हे काम सोपे करण्यासाठी कॅल्कमध्ये विविध टूल्स देण्यात आलेली आहेत
एक प्राथमिक पध्दत म्हणजे माऊसच्या सहाय्याने एका सेल मधील घटक दुस या सेलमध्ये ड्रॉप करणे परंतु कॅल्कमधे अशाही अनेक सोयी आहेत ज्याद्वारे अनेकवार कराव्या लागणा या क्रिया ऑटोमॅटिक होऊ शकतात
त्यासाठी फिल टूल व सिलेक्शन लिस्ट्स या नावांची टूल्स आहेत
ह्यांनी एकाच वेळी अनेक शीटस् मध्ये माहिती भरता येते
आपण ह्या प्रत्येकाबद्दल एकेक करून माहिती घेऊ
आपण आपली पर्सनल फायनान्स trackerओडीएस ही फाईल उघडू या
फिल टूल वापरून शीटमधील घटक डुप्लिकेट करता येतात
समजा आपल्या पर्सनल फायनान्स trackerओडीएस मध्ये कॉस्ट या हेडिंगखाली असलेला डेटा आपल्याला त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी करायचा आहे प्रथम कॉपी करायचा सर्व दाता सिलेक्ट करून घ्या
त्यासाठी 6000 अशी एंट्री असलेल्या सेलवर क्लिक करा
आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवून 2000 अशी एंट्री असलेल्या सेलपर्यंत ड्रॅग करा
जिथे तुम्हाला हा डेटा कॉपी करायचा आहे ते सिलेक्ट करा
आता माऊसचे डावे बटण सोडा
मेनूबारवरील एडिट Optionवर क्लिक करून फिल ऑप्शन वर क्लिक करा
पॉप अप मेनूमधील राइट ऑप्शन वर क्लिक करा
तुम्हाला कॉस्ट हेडिंग खालील डेटा त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी झालेला दिसेल
केलेले सर्व बदल उंडो करू
फिल टूल्स चा जास्त गुंतागुंतीचा उपयोग म्हणजे शीटमधे अंकांची सीरीज डेटा म्हणून एंटर करणे कॅल्कमधे आठवड्यातील वारांची तसेच वर्षातील महिन्यांची यादी उपलब्ध आहे
इथे userला स्वतःची यादी देखील तयार करता येऊ शकते
शीटमध्ये डेज हे नवीन हेडिंग इन्सर्ट करू
या खाली आठवड्यातले दिवस ऑटोमॅटिकली लिहू
डेज या हेडिंगखाली पहिले सात सेल्स सिलेक्ट करा
आता मेनूबार वरील एडिट या ऑप्शनवर क्लिक करून फिल या ऑप्शनवर क्लिक करा
त्या मेनूमधील सीरीज या ऑप्शनवर क्लिक करा
फिल सीरीज हेडिंग असलेला डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसेल
आता सीरीज टाइप या हेडिंगखालील ऑटो फिल Optionवर क्लिक करा
नंतरStart वॅल्यू फिल्डमध्ये पहिला दिवस म्हणजे सुंदय टाईप करा
इन्क्रिमेंट हे आधीपासूनच सेट केलेले आहे
आता ओक बटणावर क्लिक करा
तुम्हाला सेल्समध्ये दिवस ऑटोमॅटिकली एंटर झालेले दिसतील
अशा प्रकारे आठवड्याचे दिवस महिने किंवा वर्ष एंटर करू शकता
कारण ते कॅल्कमध्ये pre डिफाईन्ड आहेत
अनुक्रमिक डेटा ऑटो फिल करण्याची दुसरी पध्दत पुढीलप्रमाणे सेल्समध्ये सुंदय असे टाईप करून एंटर दाबा
त्यामुळे कॉलममध्ये पुढच्या सेलवर फोकस येईल
आता पुन्हा सुंदय असे टाईप केलेल्या सेलवर जा
त्या सेलच्या उजव्या बाजूला खाली कोप यात एक छोटा काळा बॉक्स तुम्हाला दिसेल
त्या बॉक्सवर माऊसने क्लिक करा
तुम्हाला डिस्प्ले बॉक्स मध्ये सतुर्दय असे दिसेपर्यंत खालच्या दिशेने ड्रॅग करा
आता माऊसचे बटण सोडा
सेल्स मध्ये आठवड्याचे दिवस Automaticallyभरले जातील
अनुक्रमित असलेल्या सर्व डेटासाठी ही पध्दत उपयोगी पडते
आपण केलेले बदल उंडो करू
आपण स्टार्ट एंड आणि इन्क्रिमेंट वॅल्यू एंटर करून अंकांची ओने टाइम सीरीज सुध्दा बनवू शकतो
हे कसे ते दाखविण्यासाठी प्रथम आपण सेल्स आ 1 पासून आ 7 पर्यंत आधी भरलेला डेटा डिलीट करु या
आकडे डिलिट केल्यानंतर सेल्स आ2 पासून आ7 पर्यंत सिलेक्ट करा
आता मेनूतील एडिट क्लिक करा
मग फिल व सीरीज क्लिक करा
आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल
आता डिफॉल्ट रूपात सिलेक्ट केलेले नसल्यास सीरीज टाइप ह्या हेडिंग खालील लिनिअर ह्या ऑप्शनवर क्लिक करा
स्टार्ट वॅल्यू ह्या फिल्डमध्ये आपण पहिला सिरियल नंबर म्हणजेच 1 टाईप करू
एंड वॅल्यू ह्या फिल्डमध्ये 6 ही शेवटची व्हॅल्यू टाईप करू
आता आपण इनक्रिमेंट व्हॅल्यू 1 सेट करून शेवटी ओक ह्या बटणावर क्लिक करा
तुम्हाला सेल्समध्ये अनुक्रमित सिरियल नंबर्स आपोआप आलेले दिसतील
फिल टूल ने प्रस्थापित केलेला संबंध तात्पुरता असतो
फिल क्रिया संपल्यावर ह्या विविध सेल्समधे कुठलेही नाते रहात नाही
सिलेक्शन लिस्ट एक असे टूल आहे ज्याचा वापर केवळ टेक्स्टपुरताच मर्यादित आहे
आपण त्याबद्दल पुढील ट्युटोरियल्समध्ये चर्चा करू
आता एका शीटमधील दाता दुस या शीटमध्ये कसा वापरायचा किंवा स्थलांतरीत करायचा ते आपण पाहू
कॅल्क मध्ये युजरला अनेक शीट्सवर समान सेलमध्ये डेटा एंटर करता येतो
म्हणजेच प्रत्येक शीटमध्ये तोच डेटा एंटर करण्यापेक्षा सर्व शीटस् मध्ये समान डेटा एकाचवेळी एंटर होतो
आपला संपूर्ण डेटा पर्सनल फायनान्स trackerओडीएस या फाईल मधील शीत 1 वर आहे
आता शीत 1 मधील डेटा शीत 2 आणि शीत 3 मधे दाखवायचा आहे
त्यासाठी मेनूबारवरील एडिट ऑप्शनवर क्लिक करून मग शीत या ऑप्शनवर क्लिक करा
आता सिलेक्ट वर क्लिक करा
एक डायलॉग बॉक्स उघडेल ज्यामध्ये तुम्ही Shift के च्या सहाय्याने शीत 1 शीत 2 आणि शीत 3 हे ऑप्शन सिलेक्ट करा
ओक वर क्लिक करा
हे तुम्हाला शीत 1 वर घेऊन जाईल
आता शीत 1 वर काही डेटा एंटर करा
उदाहरणार्थ सेल रेफरन्स एफ12 मध्ये आपण थिस विल बीई डिस्प्लेड ओन मल्टीपल शीत असे टाईप करा
आता शीत 2 व शीत 3 या टॅबवर एकेक करून क्लिक करा
तुम्हाला प्रत्येक शीटमधील सेल रेफरन्स एफ 12 मध्ये समान डेटा दिसेल
आपण केलेले बदल उंडो करा
आता डेटामध्ये बदल करण्याच्या आणि डिलिट करण्याच्या पध्दती शिकू
सेलचे कुठलेही फॉरमॅटिंग काढून न टाकता त्यातील डेटा डिलिट करण्यासाठी तो सेल सिलेक्ट करा
सेलमधील डेटा इनपुट लाईन या फिल्डमध्ये दिसत आहे
आता कीबोर्डवरील Backspace बटण दाबा
तुम्हाला डेटा डिलिट झालेला दिसेल
केलेले बदल उंडो करू
सेलमधील डेटा बदलण्यासाठी केवळ तो सेल सिलेक्ट करून सेलमधील जुन्या डेटावर टाईप करा
नवीन डेटासाठी त्याचे मूळ फॉरमॅटींग तसेच राहिल
केलेले बदल उंडो करू
सेलमधील सर्व घटक डेटा काढून न टाकता त्यातील एखादा भाग बदलण्यासाठी त्या सेलवर डबल क्लिक करा
आता कर्सरच्या सहाय्याने तुम्ही सेलमध्ये बदल करू शकता
केलेले बदल उंडो करून घ्या
आता आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
फिल टूल्स आणि सिलेक्शन लिस्ट चा उपयोग
शीटमधील डेटा स्थलांतरीत करून वापरणे
डेटा काढून टाकणे डेटा बदलणे डेटामधील भाग बदलणे प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे